हा अमोल. नोकरीविषयीची काही माहिती सांग बरं मला. काय सुरू आहे तुझं आता? मी आता तपस फाऊंडेशनला आहे पुणेला.

याच्याआधी... याच्याआधी मी औरंगाबादला होतो. आदर्श फाऊंडेशनमध्ये. हो काय? काय पेमेंट आहे तुला? हो, इथे सध्या ट्रेनिंग चालू आहे तर मला सध्या इथं अकरा देणार हाय. राहायला, खाणं, त्यांच्याचकडे आहे.

माझी एड्युकेशन, मी एमएसडब्ल्यू कम्प्लिट आहे आन माझं जे स्पेशलायझेशन आहे ते कम्युनिटी डेव्हलपमेंट आहे, सिडी.

अं, मी मातृसेवासंघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क, नागपूर. हो का आणि तुझी जॉब पक्की आहे का?

ती पक्की होती पण आता मी जस्ट आता पुणेला आलोय.

आता ते थोडा ट्रेनिंग म्हणे एक महिन्याची त्याच्यानंतर अपॉइंटमेंट करेल म्हणे. हो का. नोकरी आता भरपूर लोक आता सरकारी नोकरी नाहीच मिळत आहेत, सध्या प्रायव्हेट जॉब सुरू आहे ना. हु. म्हणून आम्ही... म्हणजे आम्ही होप सोडली की सरकारी नोकरी काय आता निघत नाही काही तोपर्यंत सरकारी नोकरी भेटेतपर्यंत आपण प्रायव्हेट सेक्टरला जा. हो कारण भरपूर असे शिक्षण घेऊन रिकामे बसले आहेत.

आणि दहा... एक बी पोस्ट निघल ना तर दहा लोक अप्लाय करतात.

म्हणूनच तर आपले प्रायव्हेट सेक्टर बघा म्हंटलं आता. हो. आणखी कुठे जॉब असेल तर सांगशील मला पण?

हो, ठीक आहे. सांगेन आता वेकेन्सी आली की इथं पण सांगेन. आता इतर कुठे बी राहिली तर ते पण सांगेन.

तुझ्यासोबत आणखी मित्र पण आहेत का तुझे? हा, मित्र आहेत म्हणजे माझ्या कॉलेजचे सहा मुली आहेत आणि चार आम्ही मुलं आहोत.

हु, आणखी कुठले कुठले जॉब केले तू याआधी? आधीचे आदर्श फाऊंडेशन, औरंगाबाद तिथे केलाय. तिथे एक महिना ट्रेनिंग केली पहिला.

त्याच्यानंतर जॉबसाठी दोन महिने अपॉइंटमेंट केलं.

नोकरी विषयावर तू मला काही भरपूर खूप सांगू शकतो. हा जे माझ्या... अं जे एड्युकेशनशी रिलेटेड आहे ते सांगू शकतो मी.

हो, कसं आहे आता तुझी नोकरी हो, कसं आहे आता तुझी नोकरी तिकडे आहे ना. म्हणून तुला तिकडचं पूर्ण माहिती आहे. तिकडे आहे ना. हो. मला जसं एमएसडब्ल्यू झालं माझं स्पेशलायझेशन नाही म्हणजे माझं एमएसडब्ल्यू झालं कम्प्लिट तर मला एमएसडब्ल्यूबद्दल कुणी काही बी विचारा मी सांगू शकेन. बाकी ह्याच्यात म्हंटलं तर... कारण की मला इथं नॉलेज आहे तर मी सांगू शकेन.

आणखी? तुझं इंग्लिशमध्ये होतं का?

हो का. आता पण तू... तुला मग एमएसडब्ल्यूमध्ये शिकवायला वगैरे जावे लागत असेल ना.

तुला शिकवायला वगैरे जावे लागत असेल ना?

नाही, आता नाही जायला लागत. आता झालं ना कम्प्लिट झालं ना. हो काय. आता तू जॉब करत आहेस.

हा, कसं असतं... जे एमएसडब्ल्यू म्हणजे जे जे सोशल वर्करच्या जागा निघतात...

त्या स्पेशली या एमएसडब्ल्यूसाठी निघतात.

हा आणि... आणि जे जे सोशल म्हणजे जे समाजामध्ये राहून जे लोकं लोकांची सेवा करतात, त्याला सोशल वर्कर - सामाजिक कार्यकर्ता.

तू कसा आता एमएसडब्ल्यू केलं आहेस, बीएसडब्ल्यू, एमएसडब्ल्यू तुझं झालं आहे.

आणि तू त्यामध्ये नोकरी करत आहे ना.

त्याबद्दल तुला थोडी माहिती विचारत आहे मी. आता सध्या मी एमएसडब्ल्यू म्हणजे सायक्याट्रिक आहे. म्हणजे आपण जी.. जी आपण एमएसडब्ल्यू केलं.

त्याच्या सेकंड इयरला अं चार स्पेशलायझेशन असतात आपल्याला. एक सायक्याट्रिक आहे, एचआरएम आहे, सिडी आहे.

तर जिथे मी आता आलो आहे ना तिथे सायक्याट्रिक सोशल वर्कर आहे ना.

त्या बेसिसवर आलोय. जसं इथे आता तपस फाऊंडेशन आहे पुण्यातलं.

तिथे जे वृद्ध लोकं राहतात, डिमेन्शिया पेशंट असतात त्यांची केअर करणे.

जसं त्यांना कोणाला चालत नाही येत. कोणाला काही... म्हणजे त्यांची केअर करणे, त्यांना जेवण देणे.